की ओ रिझ्यूम कसं बनवतात गं, म्हणजे? मोबाइलमध्ये, तुला काही आयडिया आहे का? अ.. ह्याच्या पप्पाला माहितीय. पप्पा बनवले होते, विचारते मी. कुणाला बनवायचाय, तुला का?

म्हणलं नाही का, बनवून ठेवावा. परत दुसरीकडं जॉबसाठी ट्राय केलं, तर रिझ्यूम लागतोच ना. हां , पहिल्याचं असतील की बनवलेले. थोडे म्हणजे अगोदरचे.

आता सध्याचा वेगळा पॅटर्न आहे.म्हणजे.. आता म्हणजे कसं, की वेगवेगळ्या पद्धतीचे रिझ्यूम आहेत ना! हां, माझ्याकडं होते त्यांच्या मोबाईलमध्ये. त्यांनी पाठीमागं बनवलं होतं त्यांच्या मित्राचं.तवा मला बी लक्षात आलं.

हां आहे त्यांच्या मोबाईलमध्ये.वेगळंच वाटलं, मी बी ते म्हणलं असं कसं नवीनच काय काय आता तर पहिल्याचं वेगळं होतं, हे वेगळंच आहे. नाही गं, पहिलं कसं होतं फक्त आपली वैयक्तिक माहिती होती ना.

नोकरीसाठी, नाही का, म्हणजे ते म्हणजे काय काय आता रेझ्यूम बनवायचा म्हणलं ना, काय गं खूप म्हणजे बारीक गोष्टी लक्षात ठेवावं लागतात. हां, आता वेगळंच निघालंय रिझ्यूम. पहिल्यासारखं नाहीये. ter म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्वाचं कसं आहे एकझॅक्टली हे..उत होय, लई पॉईंट नवीन नवीन वेगवेगळेच आहेत. असं रिझ्यूम बनवायचं की समोरच्यावर नाही का, ते आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पडून जाण्यासाठी मदत व्हायला पाहिजे.

म्हणजे रिझ्यूम वाचूनच त्यांना लक्षात यायला पाहिजे की म्हणजे खरंच हे म्हणजे काम करू शकतात. जे नाही का, जे देईल ते. हां, म्हणजे इंप्रेशन तयार, रिझ्यूमवरूनच त्यांला जास्त आपलं हे कळलं पाहिजे.

अन रिझ्यूम जर प्रभावशाली नसंल, तर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल पुरेशी माहितीच नाही मिळत ना त्यांना. मग आता तू काय, म्हणजे कशा.. एवढ्यातच कशाला ते..

असं पण कुठं पण म्हणजे चान्स कधी इमर्जनसी रिझ्यूम पटकन हे करता येतंय. हो ना. आणि ते कसंय, पहिलं फर्स्ट रिझ्यूमच मागतात गं, आधी कुठं पण जॉबसाठी गेलं ना, तर ते रिझ्यूम मागतात आपल्याला, पहिला तुमचा रिझ्यूम देऊन ठेवा, आम्ही कॉनटॅक्ट करतो.

हां, म्हणजे ते काम करू शकतात, म्हणजे आपण ज्या ह्याच्यामध्ये, पदावरती देईल तिथे, नाही का. अच्छा म्हणजे भरपूर पॅटर्न म्हणजे नवीन नवीन भरपूर रिझ्यूमचे रिझ्यूमचे हे आहेत, मी पण म्हणजे ह्यांचं एक बघितलं आणि पहिलं एक कुणाचं तरी.. म्हणजे वेगळंच होतं ते पण. अगं भरपूर म्हणजे, त्याच्यात पण प्रकार आहेत गं, म्हणजे नाही का..

साधा म्हणजे फक्त.. फक्त आपल्या माहितीचा एक रिझ्यूम असतो..

म्हणजे जे फ्रेशर असतात ना, म्हणजे जे नवीनच जॉब करणारे..

त्यांच्यासाठी कसं असतं, फक्त नाव, त्यांचं वय, मग जन्मतारीख नाही का, आणि मोबाईल नंबर

आणि..काय म्हणजे लग्न.. म्हणजे मॅरीड आहेत का नाहीयेत, एवढंच फक्त माहिती असती नाही का. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मग असं बनवून ठेवलं की, पटकन तुला उपयोगाला पण येईल.डॉमिनोजचं परवाचं, म्हणजे कुठं तरी फूड इंडस्ट्रीमध्ये लवकरच हे होतंय.

मग तुला सांगते ना मंग रेझ्यूम कसा बनवायचा, तू पण बनवून ठेव, तू कधी शिकणार? मिस्टरांना कधीपर्यंत बनवायला सांगणार? तुला पण यायला पाहिजे ना. हां ना, आला मला तर. तेच, बघू, बनवू आपण. आणि ऐक, मोबाईलमध्येय ना मोबाईलमध्ये, मी अॅक्चुली सर्च केलं होतं ना, तर तेव्हा मी थोडीशी माहिती वाचली होती त्याची.

मोबाईलमध्ये सांगितलं की नाही का, मोबाईलमध्ये वर्ड फाइल असती ना त्याच्यामध्ये पण आपण रिझ्यूम बनवू शकतो.

त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न पण आहेत नाही का, रिझ्यूमचे..मग आपल्याला सिलेक्ट करायचा आपल्याला कोणता पॅटर्न घ्यायचाय तो.वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण बनवू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर जो चालू कॉनटॅक्ट आहे ना, तोच टाकायचा.

कारण कसंय, जर आपण जुना वाला कॉनटॅक्ट नंबर टाकला, तर मग ते.. त्यांनी कॉल केला, आणि तो जर नंबर लागला नाही, तर मंग ते पण प्रॉब्लेम होऊ शकतो.

आपल्यासोबत त्यांचा कॉनटॅक्ट नाही होऊ शकत ना. आणि कधी कधी असं होतं, आपल्याकडं दोन नंबर असतात. आपण जो नेहमीचा नंबर आहे, तो देतो. आणि त्याला कधी कधी रेंज नसती.

मग अशामुळं अशामुळं काय करायचं, दोन्ही एक आपला जो चालू नंबर आहे तो पण द्यायचा, आणि एक अल्टरनेट नंबर पण द्यायचा.

आणि, आणि दुसरी गोष्ट, आपला अॅड्रेस द्यायचा. चांगलं आहे.इतकी माहितीय रिझ्यूमबद्दल? ter सांगते ना तुला मी, म्हणजे तुला पण येईल ना. म्हणजे कसं पुढं जर तुला प्रिप्रेशन करावं लागेल रिझ्यूम बनवायचं, तर मग तुला पण थोडीफार माहिती मिळेल ना.

आता जॉब म्हणलं की रिझ्यूम पहिला लागतोच. हां, असं ओरल काही जमणार नाही, आता कुठंच काय आता. नाही, आणि ओरल इंटरवयू तर घेतातच गं, पण फर्स्ट रिझ्यूमवरतीच ते डिपेंडंट असतं, की आपल्याला इंटरव्यूला ते बोलवतील का नाही म्हणून.

आणि मंग, पत्ता आपला नाही का, आपला जो आहे, तो सध्या राहतो ना,

आता गावकडचा तर आपला परमनंट असतो. पण आपला सध्याचा लेटस्ट सध्या स्थायिक आहे, ना, तो पण टाकावा लागतो.

हो, आणि कारण जर का कधी, त्यांचं काय, म्हणजे आपल्याला हे आलं ना पे.. म्हणजे काय त्यांना जर कुरियर वगैरे पाठवायचं असेल कंपनीचं , तर मग आपल्याला अॅड्रेसवरती डायरेक्ट येऊ शकतं. हां. नाहीतर ते वेगळ्याच अॅड्रेसवर.. कॉल लेटर वगैरे, हो. तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे ईमेल आय डी आपला. काही काही जण आगाऊ ईमेल आय डी तर असा बनवतात ना आपला, काय सांगू तुला?

नाही अगं, कुत्र्यांच्या आणि मांजरांच्या नावावर सुद्धा ईमेल आयडी तयार करतात काही काही जण. ter काय कायच असतंय ईमेल आय डीमध्ये. मला बी. मी असं बघितलेलंच आहे, स्वतः असं काही ईमेल आयडी पत्ता नाही. तर आपल्याला रेझ्यूममध्ये आपल्या ओरिजिनल नावाचाच ईमेल आयडी जो असतो ना, तोच द्यावा लागतो. कारण त्याच्यावर आपलं इंप्रेशन खराब होऊ शकतं. हां मग, काहीतरीच दिल्यावर काय होतंय... हो ना. अशा बारीक सारिक गोष्टी आहेत, ज्या आपण नाही का, लक्षात ठेवायला. नंतर सेकंड थिंग.. अजून भरपूर रिझ्यूममध्ये पॉइंट आहेत, की त्या गोष्टी रिझ्यूम बघितल्या बघितल्या, हातात घेतल्या घेतल्या की लगेच हे होतंय. हो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणजे नाही का आपलं मॅरीटल स्टेटस अनमॅरीड आहे-मॅरीड आहे ते पण टाकायचं, जेंडर टाकायचं.

नाही, नंतरचा पॉइंट एक्सपिरीयन्स नाहीय, म्हणजे आपल्याला त्याच्या अगोदर हे करावं लागतं. म्हणजे आपल्याला अजून म्हणजे आपलं क्वालिफिकेशन काय झालंय,

आपले कोणते कोणते कोर्स झालेत म्हणजे कॉम्प्युटर कोर्स झालाय, एम एस सी आय टी झालाय, एम एस ऑफिस झालाय, ते काय काय प्रकार आहेत, ते.जे झालंय ते टाकायचं.आणि त्याच्यानंतर मंग आपल्याला नाही का.. नाही, नाही. तू खरंच चांगल्या आयडिया दिल्यास, म्हणजे रिझ्यूम आपल्याला करंट म्हणजे आत्ताच्या ह्याला पाहिजेच. कधी पण लागू शकतंय. हो, आणि नंतर एक असा पॉइंट - हॉबीज. म्हणजे तुझी आवड काय आहे. कशामध्ये तुला आवडतं? काय आवडतं तुला? म्हणजे असं जनरली आता आपण कुठला पण हे टाकलं ना, हे हॉबीज म्हणून, ते एक विचित्र प्रकारे नाही वाटला पाहिजे. हा मात्र एक पॉइंट आहे हां. ter नाही, तसं काही नसतं.आपल्या आपण हॉबीज म्हणजे त्या आपलं वैयक्तिक झालं गं म्हणजे.म्हणजे, तुला जी आवड आहे, ती तू शेअर करू शकतेस.

हां. मला तर फक्त वाचायला आवडतं.

वाचनामधून पण आपल्याला भरपूर काय काय म्हणजे नाही का, नॉलेज मिळतं.माहिती मिळती. आता मी घरात आहे ना, नवीन नवीन ह्यांचे, फूडचे असतात ना, नवीन रेस्टॉरंट, कँटिंग ओपन झालेले, त्याचं मी भरपूर ही केलंय, माहितीय का, वाचलंय.

हो. आवडतं, नवीन नवीन मेनू हे..हे फूडचे पण भरपूर हे झालेत ना लोकं.

आणि मॅनेजर हे ते..भरपूर काही हे आहेत , लोकलमध्ये, प्रायव्हेटमध्ये.ह्याच्यामध्ये. अगं नाही, आता शक्यतो फूड लाईनमध्येच आहे ना, आपल्याला म्हणजे भरपूर इन्कम मिळवू शकतो. आपला स्वतःचा जर फूड बिझनेस टाकला ना, तर त्याच्यात पण

ए तुला ही माहितीय का? तू ओळखते का पहिलं हिंजवडीमध्ये नंदा नावाची मुलगी होती. नंदा आणि विजय हे दोघं नवरा-बायको एकत्र कामाला येत होते, तिनं ना स्वतःचं हे टाकलंय पिझ्झाचं रेस्टॉरंट.म्हणजे छोटं आहे का मोठं आहे माहिती नाही, पण टाकलंय. नाही गं, एवढी काय आयडिया नाहीये मला. अं, तुला ओळख नसेल कारण, मी जवा होते ना, म्हणजे हिंजवडीचीच.म्हणजे आपल्या जुनी हिंजवडी, तवा नंदा पण जॉबला होती. आता म्हणजे कॉनटॅक्ट मध्ये पण आहे, तिनं टाकलंय स्वतःनं पिझ्झाचं. हो, त्याच्यामध्ये भरपूर इन्कम आहे अगं. आणि आत्ता सध्या हॉटेल लाईन म्हणजे भरपूर ठिकाणं खाण्याचेच म्हणजे शॉप्स वेगवेगळ्या पद्धतीचे टाकलेले आहेत, म्हणजे नाही का त्या लोकांनी.. त्या दोघांची आयडिया तर बघ तुला मेनू पाठवते माझ्याकडे आहे.असे एकदम अॅट्रॅक्ट म्हणजे पिझ्झाचे आपले डॉमिनोजचे नावं आहेत ना, त्याच्यापेक्षा वेगळे प्रकारचे आणि एकदम असं नावच पिझ्झाचं ऐकलं ना, की हां काय खरंच हा पिझ्झा कसा असेल ..त्याच्यावरूनच आपण गेस करू शकतो. नाव म्हणजे गे..म्हणजे आपण वाचल्यावरच आपल्याला असं वाटतं, की चला आपण ट्राय करून बघू कसा असेल टेस्ट वगैरे. किती चाललंय. डोकं किती चाललंय म्हणजे डॉमिनोजच्या पुढं गेलंय नेलंय. एवढं डोकं फास्ट. तेच मी पण आता अगं म्हणजे जॉबला होते ना कोल्हापूरला, तिथं अॅकच्युली कॅफेमध्येच जात होते ना, तर तिथल्या मॅनेजरनी पण मला म्हणजे सांगितलं, तुला जर कधी इच्छा झाली जॉब करायची, तर तू मला कॉनटॅक्ट करू शकती, नाही का.

म्हणजे मंग पुण्यामध्ये आहे म्हणे माझं शॉप एक -कॅफे.मग तिथे मी तुला अॅज अ रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून तुला मी ही करू शकतो.कारण तुझ्याकडं एक्सपेरियन्स आहे ना.. आणि डॉमिनोज धरून बसण्यापेक्षा ना, फूड इंडस्ट्रीमध्ये किती व्हरायटी म्हणजे भरपूर किती हे निघालेत, आणि त्याच्यामागे जास्तीत जास्त मॅनेजर लेवलवरच जास्तीत जास्त हे आहेत माहितीय का, खाली तर नाहीच, आपल्या एक्सपिरीयन्स नुसार त्याच ह्याच्यामध्ये बसू शकतो आपण. अगं, एक्सपिरिअन्स खूप महत्त्वाचा आहे, माहितीय का! नुसतं शिकून उपयोग नाहीये, ते अनुभव पण आला पाहिजे आपल्याला.. म्हणून.. एकदम लोकं मॅनेजर बनतात, पण आपण एक्सपिरिअन्सचं आपल्याला जास्त हे होतं. हो, म्हणून तर आहे ना, म्हणजे, भरपूर ठिकाणी असं जॉब वेकन्सी असतात ना, ते एक्सपिरिअन्स पहिला विचारतात. रिझ्यूमवरती हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे.... की आपल्याला एक्सपिरिअन्स कुठल्या कुठल्या गोष्टींचा आहे. आता मला आता बघ मी, अ शाळेत पण अॅज अ टीचर म्हणून जॉब केलाय, तिथला पण माझा भरपूर एक्सपिरिअन्स आहे.एक ते दीड वर्षाचा. परत तुला सांगते, म्हणजे अ डॉमिनोजचा पण आहे. अजून आता मी एक वर्ष कोल्हापूरला होते, तिथं कॅफेमध्ये पण मी भरपूर एक्सपिरीयन्स आला मला वेगळ्या पद्धतीचा, नाही का. म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करायचा वगैरे. म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करायचा वगैरे. मग हे जे एक्सपिरिअन्स असतात ना, ते पण खूप इम्पॉर्टंट असतात.की आपल्याला त्यामधून भरपूर नॉलेज येतं. नवीन नवीन..ह्यांनी..सौरवचे पप्पा आहेत ना, तर नवीन नवीन कँटिंग वगैरे फूडचे हे झालेत ना, ह्यांच्या एक सेल्सनुसार यांलाच लीड करायला पहिलं ओपनिंगला हेच असतात पुढं माहितीय का? हो, एक्सपिरीयन्स त्यासाठीच ना, मग रिझ्यूममध्ये तर एक्सपिरीअन्सचा जो पॉइंट असतो ना, सगळ्यात आधी तोच पाहिला जातो, की आधी ह्यांनी आधी कुठं जॉब केलाय, यांना किती वर्षाचा एक्सपिरिअन्स आहे, यांना त्या जॉबमधलं एक्जॅक्टली काय काय येतं, आणि कोणत्या डेजिगनेशनवरती तिथे आपण जॉब केलाय, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि आता हायस्टमध्ये कंपनीपेक्षा मला तर वाटतंय फूडचं जास्त चालूय उधो उधो.. जिथं बघेल तिथं मी तर तेच ऐकतेय फूडचंच चालूय. ते हे ते. म्हणजे असं कंपनी जॉब म्हणजे एक असं एक हे झालंय. हो. नाही, कंपनी पण आहेत गं, पण जे ते, म्हणजे ज्या त्या सेक्शनचं म्हणजे जे आता, ज्यांना जिथलं नॉलेज आहे, तिथेच ते म्हणजे वर्कआऊट करू शकतात. अन आता आपल्याला कसं, पहिल्यापासून हॉटेल लाईनचा जास्त एक्सपिरीअन्स आहे, त्यामुळं आपल्याला तिथं त्याचं इंटरेस्ट वाटतो. आणि खरं बघायला गेलं तर इन्कम जास्त तिथूनच आहे. आता लॉकडाउनमध्ये सगळ्या कंपन्या बंद होत्या. पण हॉटेल लाईन चालू होती.बरोबर ना? हे खाण्याचं कसं हे जीवनावश्यक वस्तू आहे ना, मग ते बंद नाही होत कधी.

हो, सगळे तेच.. कोर्स पण हॉटेल मॅनेजमेंटचा वगैरे करतायत ते.

म्हणूनच मी आहे ना, ते रेझ्यूमचं म्हणजे तूला विचारलं.म्हणजे आपण दोघी पण बनवून ठेवू, कारण मला पण आता ही मोठी झाली ना पोरगी माझी.. हां हां म्हणता मोठी होतात .. मग मला पण ते करायचंय, आणि विशेष म्हणजे रेझ्यूम जो बनवशील ना, तो पिडीएफ फाइलममध्ये कन्वर्ट करून ठेवायचा. म्हणजे कसं, अं, असं म्हणजे.. आपण ज्यांना पण पाठवू ना, त्यांना ते ओपन झालं, म्हणजे त्याच्यात जी माहिती असते, जे आपण अॅड केलेली, ती क्लिअरमध्ये त्यांना दिसती मग. मग त्याच्यामुळे रेझ्यूम क्रिएट केला ना, की कधी पण लक्षात ठेव की पिडीएफमध्येच कन्वर्ट करून ठेवायचा त्याला. .असा नॉर्मल रेझ्यूम नाही करायचा आता.

हो, मग काय! चुकीचं आणि.. बरं सगळी आणि म्हणजे रेझ्यूम बनवल्यावरती परत एकदा तो तपासून बघायचा की, व्यवस्थित बनलाय का, काही चुका तर नाही ना झालेल्या, असे दोन तीन वेळेस आपण क्रॉस चेक करायचा तो रेझ्यूम.आणि मग सेव्ह करून ठेवायचा.